कपड्यांच शोरूम आहे कपड्याच शोरूम मधी खूप सारी वित्ती आलेली दिसत आहे आणि ते खूप सारे कपडे तिथे अटकवलेले आहे जसं इथ टी-शर्ट आहे पॅंट आहे.

सुंदरस असं एक उद्यान आहे त्या उद्याना मध्ये खूप उंच-उंच असे शिंद्याची झाडं दिसत आहे आणि त्याच्या अवती-भोवती खूप सुंदरसे असे काही झाडे दिसत आहे.

एक छोटा सा एक साडी च एक दुकान दिसत आहे.साडीच्या दुकानामध्ये खूप सार्‍या साड्या अस्या वरती टांगलेले आहे.

एका घसरगुंडी वरुन खेळत आहे आणि काही पालके आपल्या बेंच वर बसलेली आहेत आणि खुप सुंदर स अस एक दृश्य --